हॅलो हो बोला ना सान्वी ताई.

मंग औरंगाबाद ला गेले तुम्ही.

हो बघण्यासारखं आहे ना तिथं शिक्षण एक घयायला मराठवाडा विद्यापीठे नाही का. कॉलेजे मोठे मोठे

आणि पहिले प्लस नाही का तिथे मोठ्या मोठ्या लेणिये नाहीका, दौलताबादचा किल्लाये नाहीका तिथे.

वाडेये नाहीका तिथे बघण्यासारखे.

हॅलो आवाज येतो का ताई

अहो म्हंटल तिथे बिबीचा मकबराये ना.

बघण्यासारखाये तिथे आणि तिथे तिथलं सगळं वातावरण खूप चांगलं हे. पाणचक्कीये बीच आता आणि क संध्याकाळच्यावेळी सगळी फॅमिली वगरे जाताते बघायला आणि प्लस तिथेऔरंगाबादचं जेवणे ना फुडें ना फूड भेटत ना.

बघण्यासारखाये तिथे आणि तिथं तिथलं वातावरण खूप चान्गलाये

पुण्यामधी शनिवार वाडाये, तुळशीबागे. जास्त करून तुळशी बाग मध्ये इतकी खरेदी करायला जातात ना खूप जातात.

हो तुम्हाला जे पाहिजे त्या वस्तू तिथे भेटतात. तुळशीबागेत काय तुम्ही गेला काय आणलं तुम्ही आता? तुळशी बागेत तर खूप दिवस झाले मी गेले नाही नाहीतर मी जाते म्हणजे अअ ड्रेस वगैरे, मेकअपच ज्वेलरी वगैरे

शनिवार वाद कसा वो शनिवार वाड्यामध्ये काय घड्लेलये जरा म्हणजे शनिवार असं काय म्हणजे शनिवार वाडा कसये मला थोडं सांगताल का? मला माहिती नाहीतर जरा. शनिवार वाड्यामध्ये तर जास्त करून तेव्हडाच माहितीये कारण कि मी पण जास्त गेले नाही.शनिवार वाडा असा म्हणजे ऐकून भो म्हणजेवाडा ते कोणाचा होता तो वाडा? राजा रा नाहीका कोणत्या राणीचा होता?

तुम्ही औरंगाबादला गेले कि दौलताबाद चा किल्लाये दौलताबादच्या किल्ल्यावर पण असे मोठाये वरती असा.

मग अजून तुमची मुलगीपण तिकडे

जाऊया कि मग आपण फिरायला आणि शिक्षणपणे नाहीका तिथं चांगलं मारा हे कॉलेज हे कोणतं कॉलेज देवगिरी कॉलेजे. बा हेच

हे देव देवानंद कॉलेजे

हो तुमची मुलगी पण तिकडेच ना

हो पण तुम्ही तुमच्या मुलीला तिकडे का ठेवलं. म्हणजे इकडे कसं बघायला वैगरे नसत ना कोणी मग मॅनेज होत नाही मग शाळेला कस सोडायचं कस हे करायचं आन तिकडं घरचे सगळे म्हणजे आईच्या घरची सगळी मोठी फॅमिली ना तर आई म्हंटली राहूदे तूला काय होत नाही मग राहूदे मग ती जाती तिच्या इथं शिलकायला.

रेड रेडिओलॉजिच डॉक्टरीच हे करतीये.

कॉलेज बी चांगलं फेमसे

हो म्हणजे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेबच ते नाही का ते

तिकडे काय तिकडे काये म्हणजे काय काय पाहिजे तुम्हाला तिकडे बघायला पाहिजे कि पाहिजे.

सिंहगडला गेले कि नाही तुमच्या मिस्टरांन सोबत म

सिंहगडला खूप दिवस झाले गेले होते.

पण सिंहगड सिंहगड ला गाद चढताना त्या ह्यांच्यामुळे मला इतकी भीती वाटत होती कि मी एकाच जागी बसून गेले होते. अच्छा घेऊन गेलता का?

नाही म्हणजे त्यांचे फ्रेंड्स होते आम्ही म्हणजे गाडीवरती

अच्छा वरती वरती नव्हते गेले डोंगरावर? गेलो होतो पण ते नाही का म्हणजे असा घाट वगैरे लागतो

असे ते म्हणजे रस्ते ते असे हे येत ना झिकज्याक.

तर त्याच्यामुळे ना अशी म्हणजे भीती वाटत होती कि म्हणजे असं पडतो कि काय खाली वरतून नाही का आता आता बघा ना आता औरंगाबादला पहा य सात सातशे नाहीका महादेवाचे जे लिंगये म्हणजे तिथं खूप नाहीका देवाचे श्रावण महिन्यामधीं नाहीका श्रावण महिना

आमच्या एकडेपण एक तारकेश्वर मंदिरे तिथं शिवरात्रीच्या दिवशी इतकी गर्दी असते इतकी गर्दी असते कि तिथं मेळा भरतो म्हणजे रास्ता इतका जाम होतो ना कि येण्याजाण्यासाठी जागाच नसते.

रात्री बारावाजल्यापासूनच लोक नाहीका म्हणजे असे बसतात

आपल्या एरोल्यात तारकेश्वर मंदिरे ना

ज्वेलरी वगैरे हे ते इतकं असत इतकं असत ना खूप असत. माझे मी ह्या माझे राहते ना माझ्या ह्याच्या बाजूला खूप मोठी शेतीये आमची नाहीका अकरा बा बावीस एकर शेतीये तर बावीस एकर शेतीये त्याच्या बाजूलाच मोठी बाजाज कंपनीये

बजाज कंपनी जिथून गाड्या वैगरे तयार होतात ना

तिथं ती फॅक्टरीये कंपनी बजाज कंपनी मोठी.

ऊसे प्लस बघा तुम्हाला सांगते आता तूर आलेली बघा तुरच्या शेंगा आणि मक्का असती ना मक्का

तर अस सुट्टीला जाऊया कि संडे ला आपण

तुमच्या मिस्टरांची परवानगी घ्या महान आम्हाला जायचंय नाहीका मैत्रिणिलान आम्हाला माझ्या आई तिच्या आईच्या घरी जायचंय म्हणा

तेच ना आणि पण म आपल्याला कलासपण अटेंड करायचाय. आपला कलासपण नाही बुडाला पाहिजे. हो क्लास वगैरे करून म्हणजे एखाद्या दिवशी सुट्टी असेल ना संडे वगैरे.

आणि शिकवायला पण आपल्याला मंग आपल्याला एक एक दिवस जरी आपला गेला तर आपल्याला मग ते नॉलेज नाही भेटत ना.

मग पूर्ण रिविजन मॅम सॅटर्डेला घेतात ना. मग कधी आपल्याला सॅटर्डे ला जमत यायला कधी नाय जमत हो सॅटर्डे ला घेताच घेता मॅडम परत रिविजन पण तरीपण आपलं नाहीका आपल्याला असं वाटत नाहीका डुबला नाही पाहिजे आपला हो

पुण्यामधी काय फेमसे वो पुण्यातली डिश काय फेमसे. पुण्यतर जास्तकरून मिसळ वैगरे हे ते नाहीका

हा तेच ना पुण्यामधलं मिसळपाव आणि आणि औरंगाबाबदच बघा तंदूर रोटी

हा वो बिर्याणी पुण्यातली

मला पण शिकवा थोडी मी पण जरा घरी माझ्या

हो सांगेल ना तुम्हाला रेसिपी देते ना लिहून मग सांगा कि रेसिपी म्हणजे कस

हो धून घेतो ना. धून घेऊन अअ मग तिच्यात दही आलं लसूण ची पेस्ट ते टाकून थोडासा मीठ वैगरे टाकूने ना त्याला मुरण्यासाठी ठेवता अर्धा एक तास.

म्हणजे कस आंबटपणा कसा जरा चिकनमध्ये मुरतो ना.

तांदूळ कशे शिजून घेता कि बोली करून घेता कि एक तास भिजून ठेवता.

तांदूळ एक पाणी उकलोस्तोपर्यंत ना बॉईल होस्तो पर्यंत ना एक अर्धातास ठेवतात. अर्धातास एकतास

चिकनला थोडं एक अर्धातास अगोदर म्हणजे एकदा तांदूळ बॉईल होईस्तोपर्यंत एकदा मसाला करून घेते.

अअ कॉलेज माहितीये ना

मौजे कॉलेजच्या मग मीच राहते तिथे. हो आता तुम्ही सांगितल ना मग येईल ना घरी तिथं राहते मी ना बाजूला कॉलेजच्या बाजूलाच राहते मी तिथे.

पण आ मग एकदाच पुण्याचं शिक्षण खूप छाने ना.

काय म्हणतात ना विद्येचं माहेरघर ना पून.

पुढे घरचा प्रॉब्लेम होता ना म्हणजे घरचे पाठवत नव्हतेना पुढे या वेळेस एव्हडं हे नव्हतं ना. हो हो हो म्हणजे अगोदरचे लोक

हा मुलींना जरा मुलगी मोठीं झाली का म तीच लग्न करून द्या म तीच झालं संसार झाला संपल.

आता नाही आता शिक्षणाशिवाय काहीच पर्याय नाहीये. हो मी काय बोलते आता ना सगळे शिकले आता म्हणजे नाहीका पहिले मुलीला वगैरे शिकवत होता का?

घरातले काम वगैरे

घरात सकाळी लवकर उठते.

पुण्यातली अअ म्हणजे जास्त माहित नाही मुलामुळे मला कुठे जण जास्त जमतच नाही ना

बजाज कंपनी ना बाजूला तर सगळे एमआयडीसी एरिया ये ना तर तिथं सगळ्या कंपन्यायें छोटे छोटे पार्ट बनतात कंपन्यांचे.

एक दिवस चला कि माझ्या सोबत बघायला.

आणि बघण्यासारखे, शिकण्यासारखये दे ब हे

मंदिरपने चांगले

जेवण आईने बनवलं आणि दीदी ने घरी बहिणीच्या घरीपण गेल्ते ना बहिणीने पण बनवलं.त्यांना माहितीये मला तंदूर रोटी आवडती. मी कधी गेले ना माझ्या भावाला आणि बहिणीला सगळ्यांना माहिती असत मला तंदुरी रोटी आवडती ते पहिलेच आणून ठेवतात.

बघाकि तुमच्या आईच्या घरी जास्त कस हेच नाही होत ना गेलं कि पाच मिनिट थांबा आणि लगेच निघा.

हो राहण्यासाठीपण म्हणजे कस थोडसये ना जास्त जवळ येता म्हणजे